समोर एक धरण आहे धरणा मधुन पाणी अतिशय जोरदार रित्याने बाहेर पडत आहे पलिकडच्या साइटला एक डॅम आहे.

समोर लग्न सोहळा सुरु आहे समोरच स्टेज फुलानी भरलेल आहे समोर --

समोर एक मंदिर आहे मंदिराच्या बाहेरच्या साईडला एक कार उभी आहे मंदिराच्या बाहेर एक पाठी लावलेली य अष्टविनायक मित्र मंडळ आजुबाजुला --

च्या उजव्या आणि डाव्या साइटला नारळाची झाडे आहे स्टेज च्या मध्य भागी एक सोफा आहे सोफ्याचा कलर पांढरा आणि पिंक आहे.

बाजुला एक कार उभी आहे.

समोरच्या साईडला कबर्ड आहे कबर्ड मध्ये वेगवेगळे क्रिमस लिले क्रिमस आहेत आणि आजुबाजुला लाइटीनी छान दिसत आहे.

समोर एक किला आहे किल्याच्या बाजुला छोटे छोटे झाड आहेत.